बाजूला एक ट्रे ठेवलेला आहे त्याच्या मध्ये पांढऱ्या रंगाची बादली ठेवलेली आहे बाजूला एक खांब आहे तो खांब हिरव्या रंगाचा आहे.

इथे एक जंगल आहे त्या जंगलामध्ये खूप सारे दगड आहेत त्या दगडांवर एक माणूस उभा आहे त्याने गुलाबी रंगाचे शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे या जंगलामध्ये --

दुकान आहे त्या दुकानाला दोन बोर्ड लावलेले आहे त्या दुकानाच्या खाली फुग्यांनी सजावट केलेली आहे त्या फुग्यांचा रंग गुलाबी आणि पंधरा आहे.

या मंदिरांना फुलांनी सजवलेल आहे त्या फुलांचा रंग नारंगी आहे त्या मंदिरामध्ये काही मुर्त्या ठेवलेल्या आहेत त्या मूर्त्यांना सुद्धा फुलांचे हार घेतलेले आहेत समोर काही झाड़ आहे ते झाड़ हिरव्या रंगाचे आहेत.

ते झाड हिरव्या रंगाचे आहे या कॉलेज च्या वरती एक पत्रा लावलेला आहे तो पत्रा राखड़ी रंगाचा आहे या कॉलेज ला खूप साऱ्या खिड़क्या आहे आणि दरवाजे आहे.

ते एक मस्जिद आहे ते मस्जिद पांढऱ्या रंगाचे आहे त्या मस्जिद मध्ये एक स्पीकर लावलेला आहे तो स्पीकर काळ्या रंगाचा आहे.

इथे एक रस्ता आहे त्या रस्त्याच्या आजू बाजूला काही गाड्या उभ्या आहे त्या रस्त्याच्या आजू बाजूला पांढऱ्या रंगाची ढग आहे वरती नीला रंगाच आकाश आहे या घरांच्या बाजूला एक मोटा टॉवर आहे.